इथे एक मैदान आहे त्या मैदानावर पाणी साचलेले आहे ते पाणी घाण पाणी दिसत आहे कारण त्या पाण्यामध्ये हिरव्या रंगाचे शेवाळ दिसत आहे.

कपाटामध्ये खुप सारे बॉटल ठेवलेले आहे. त्या बॉटल पांढर्‍या रंगाच्या आहेत.

इथे एक हिरव्या रंगाचे गेट दिसत आहे. गेट ला एक कंपाऊंड आहे. कंपाऊंड पांढर्‍या आणि हिरव्या रंगाचे दिसत आहे. गेट च्या आतमध्ये हिरव्या रंगाचे झाडे दिसत आहेत.

एक मोठा बंगला दिसत आहे. तो बंगला पांढर्‍या रंगाचा दिसत आहे. बंगल्याच्या बाहेर एक गेट आहे तो गेट हिरव्या रंगाचा--

ही एक बँक दिसत आहे. बिल्डिंग च्या समोर एक मोठा रस्ता आहे. रस्त्यावर एक पोस्टर लावलेले आहे. बिल्डिंग ला खूप सारं पांढर्‍या रंगाचं ए.सी. आणि पांढर्‍या रंगाच्या खिडक्या दिसत आहे.

एक मोठे दुकान दिसत आहे. त्या दुकानामध्ये चॉकलेटी रंगाची कपाट आहे. त्या कपाटामध्ये खूप सार्‍या वस्तू ठेवलेल्या आहेत.

या जंगलामध्ये काही हरिण दिसत आहे ते हरिण नारंगी रंगाचे दिसत आहे ते हरिण चारा खाताना दिसत आहे वरती निळ्या रंगाचे आकाश दिसत आहे.

वरती एक सूर्य आहे सूर्य पिवळ्या रंगाचा दिसत आहे समुद्रामध्ये खूप सारे पाणी आहे पाणी खूप छान दिसत आहे.

चर्चच्या बाहेर एक पोस्टर लावलेला आहे पोस्टर पिवळ्या रंगाचा दिसत आहे चर्चच्या समोर पांढऱ्या रंगाची मोठी लाईट सुद्धा दिसत आहे वरती निळ्या रंगाचे आकाश दिसत आहे.

वरती एक पिवळ्या रंगाचा सूर्य दिसत आहे त्याचबरोबर आकाश दिसत आहे आकाश निळ्या रंगाचा दिसत आहे है वातावरण अतिशय सुंदर असे दिसत आहे.

क्लासरूम मध्ये पांढऱ्या रंगाची ए_सी आहे आणि ए_सी च्या बाजूला पांढऱ्या रंगाचे फॅन आहेत खाली बेंचेस ठेवलेले आहेत ते सुद्धा पांढऱ्या रंगाचे दिसत आहेत.

खूप मोठे दुकान दिसत आहे. त्या दुकानामध्ये एक लाल रंगाचे फ्रीज आहे. दुकानामध्ये खूप सारे पांढर्‍या रंगाचे लाइट लावलेले आहे. दुकानामध्ये एक पंखा दिसत आहे.